नमस्कार पाटील. काय म्हणता? काय आज इकडे कुठे चुकलात ? काही नाही कुलकर्णी साहेब. काय म्हणलं आता ते. काय झालंय बघा. पोरं लागलेत नोकरीला तिकडे शहरात आणि ते पोरं पाठवतेत पैशे.

लाईन लाईन मध्ये किती वेळ लागता पुन्हा ते कुठे कुठे मेडिकल वर बी गेलं की तेच मागतेत पुन्हा त्या किराणा दुकानात बी तेच चालतय सगळीकडे कुठे हास्पिटल मध्ये बी तेच चालतय पोरं म्हणाले की काढून घ्या मी पैसे पाठवतो तो प्रत्येक ठिकाणी दरवेळेला तुम्ही कुठे ते पासबुक घेऊन फिरणार आहे. किती आपली किती की एटीएम कशाला खाते ती माहित नाही मी म्हणल आता कुलकर्णी साहेबाला विचारावा. काय कसं काढायचं असते की काय नाही ते जर सांगा आम्हालाआता की काय काय लागतं? कसं काढायचं? काय असते ते एटीएम हेच माहीत नाही आम्हाला बरोबर बरोबर. म्हणजे एटीएम बद्दल माहिती पाहिजे थोडक्यात तुम्हाला तर.!

आवं कसलं खातं त्येच माहित नाही आणि तुम्ही फुल फॉर्म विचारायला लागलेत आम्हाला. ए टी एम म्हणजे एनी टाइम मनी. कळलं का ? एटीएम मशीन मध्ये जायचं कार्ड टाकायचं आणि पैसे काढायचे. इतकं सोपा आहे ते.

हो सांगा ना ते काय कसं असतय? काय असतय? ती कशाची खाती तेच कळत नाही आम्हाला. हा तर एटीएमचा फुल फॉर्म जो आहे ना तो फुल फॉर्म आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन.

या एटीएमचा फुल फॉर्म आहे. मशीनचा फुल फॉर्म आहे. म्हणून त्यापासून नाव प्रचलित झाले एटीएम. जस पूर आता कसं पाण्याची बाटली द्या म्हटलं की आपण बिसलरी म्हणतो.

तस आपण ते एटीएम असं झालंय ते.

तर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आपल्याला एटीएम कार्डची जरूर असते. जरुरी असते. आता हे एटीएम एक कार्ड प्लास्टिक कार्ड आहे. आणि ते त्याच्या पैसे काढण्या बरोबर त्याचा ऑनलाईन कामांसाठी पण उपयोग होतो.

आणि या सगळ करण्यासाठी आपल्याला एटीएम कार्डची आवश्यकता असते. आता ऑनलाईन तर तुम्हाला माहिती नाहीआहे. पण कमीत कमी पैसे तर कमीत कमी तुम्ही काढू शकाल त्याच्या मधून.

तर हे एटीएम कार्ड आपल्याला आपल ज्या बँकेत खाते आहे. ते त्या बँकेकडून मिळू शकते. त्यासाठी आपल्याला बँकेत जावं लागतं आणि एटीएम कार्ड मागण्यासाठी फॉर्म भरावा लागतो.

तर तुम्ही तुमची जे काही बँक असेल. स्टेट बँक बँक ऑफ इंडिया. कोणती जे काही बँक असेल. त्या बँकेत जा. त्यांना विचारा की मला एटीएम कार्ड. काढायच आणि मग ते फॉर्म देतील.

मग आपल्याच बँकेत एसबीआय बँकेमध्येच काढून की तुम्ही हायेत तिथ. हो काढू शकता ना. पण एटीएम कार्ड मिळण्यासाठी. आवश्यक गोष्टी काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो.

आपले कोणत्याही एका बँकेत खाते असावे लागते. ते तर तुमच आहेच. हो कि नाही ? आणि खात्याला पूर्ण केवायसी केलेली असावी. के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर म्णजे तुमचं आधार कार्ड नाव गाव पत्ता हि सगळी माहिती बँकेकडे असली पाहिजे.

आणि त्या खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला असायला पाहिजे.तर तुम्ही वापरताच.

हो पण ते लिंक बिंक काय केलेलं नाय बाबा आम्ही अजून. हो तो लिंक कसं करायचं ? ते एटीएम कार्ड आल्यावर तो लिंक करावा लागतातो. बरोबर !आणि मग एटीएम कार्ड हे जे आहे. ते सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, ओव्हर ड्रॉफ्ट काढायचं असेल किंवा क्रेडिट खात असेल. या सगळ्यांना एटीएम कार्ड दिल जात. म्हणजे एटीएम कार्ड हे फक्त पैसे काढण्यासाठीच नाही तर डेबिट कार्ड वेगळं असतं. क्रेडिट कार्ड वेगळ असतं. आलं का लक्षात ?

आत्ता या जे तुम्ही हे जे एटीएम कार्ड काढणार आहे याचा उपयोग फक्त तुम्हाला पैसे काढण्यासाठी किंवा ऑनलाईन ट्रांजेक्शन उपयोग होईल पण क्रेडिट जे असत ते वेगळ कार्ड असत ज्याच्यावर तुम्ही क्रेडिट घेऊन पैसे एक महिन्यासाठी वापरू शकता. आता त सध्या तुम्ही एटीएम कार्डच काढून घ्या.

पण आता एटीएम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडेल की याच्यातं पैसे कसे काढायचे ?

बरोबर आहे की नाही ? मग एटीएम कार्ड मधून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एटीएम मशीन मधील एटीएम मध्ये गेल्यानंतर ते मशीन असत त्या मशीनच्या समोर एक स्लॉट दिलेला असतो.

एटीएम कार्ड टाकण्यासाठी खाच तुम्हाला माहिती असेल ना. मग ती त्याच्यामध्ये एटीएम कार्ड टाकायचा. आणि ते कसं उलटं उलटं वगैरे नाही टाकायच बरं का ते त्यावर दिलेला असता कसा टाकायचा ते ?

तिथे कोणत्यातरी तरी माणसाकडून टाकून घ्या तुम्ही ते.

की मग ते एटीएम कार्ड इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यावर भाषा निवडण्याचा पर्याय येतो.

त्याच्यात मराठी मराठी हिंदी इंग्रजी काही काही वेळेस ते एटीएम कार्ड बोलतं पण असता. ते सांगतं आपल्याला. तुमचा तुमची भाषा निवडा तुमचा पर्याय निवडा.

बरं.म्हणजे मराठी पाहिजे ते मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्हाला जे पाहिजे ते भाषा निवडायची पहिल्यांदा.

हा असं काही नाही. सगळेच बोलणारे मशीन नसतात. काय काय असतात काही काही नसतात.

तर मग ते इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला जी भाषा निवडायची ती भाषा निवडायची. बरोबर! त्यानंतर एटीएम पिनचा पर्याय येईल.

मग तुम्हाला एक पिन नंबर दिला जाईल. जेव्हा तुम्ही एटीएम कार्ड घ्याल बँकेकडून. बरोबर ! पिन नंबर लक्षात ठेवायचाय कोणाला सांगायचं नाही. नाहीतर लोकं लुबाडतील तुम्हाला. लिहून बिहून ठेवायचा नाही कुठेही. पिन लक्षात ठेवायचं पिन.

बरं. पिन म्हणजे. तो आपला तो जो गावाचा पिनकोड असतंय तसलं पिन व्हय. हा पण पिनकोड जो असतो तो सहा आकडी असतो हा जो पिन कोड असतो एटीएम चा पिन जो असतो. हा चार अंकी असतो.

त्यामुळे तो तुम्हाला लक्षात ठेवान्यासाठी तसा सोपाच आहे. सोपं आहे की मग चार अंकी लक्षात राहतात माझ्या. मोबाईल नंबर लक्षात राहत अन चार अंकी पण लक्षात राहायला पाहिजे. बरोबर मग तो चार अंकी एटीएम पिन टाकल्यानंतर आपल्याला खताच्या प्रकार निवडावा लागेलं.म्हणजे तुमचं कोणता खात आहे. आता तुमचं काय. क्रेअकुठलं खात आहे बचत खात आहे ना सेविंग अकाउंट बरोबर.

करंट अकाउंट असेल तर करंट आणि क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड असं काहीतरी टाकायचं. त्याच्यामध्ये त्याच्यात ऑप्शन येतात.सेविंग अकाउंटला आपण तिथ क्लिक करायचं बरोबर.मग त्यानंतरवेगवेगळे पर्याय येथील.

म्हणजे तुम्हाला काय करायचंय ते विचारेल मशीन. तुम्हाला कॅश विड्रॉल करायचिए बॅलन्स इन्क्वायरी करायचिए की तुमच्या मिनी स्टेटमेंट काढायचा आहे. बरं. यापैकी काय तुम्हाला करायचय. मग तिथ कॅश विड्रॉलचा जो पर्याय असतो. तुम्हाला पैसे काढण्यासाठी.

तो पर्याय निवडायचा मग एकदा तो पर्याय निवडला कि पाहिजे ती रक्कम टाकायची.पाहिजे ती म्हणजे जितके पैसे असतील तेवढेच बरं का! नाहीतर टाकलं लाखभर रुपये

तेच म्हणलं. मग त बरच झालं दहा हजार टाकले आन वीस हजार रुपये काढून घेतले नाही नाही तसं नाही करायचं. मग ते रिजेक्ट करतात. मग पुन्हा सगळे प्रोसिजर करावे लागेल तुम्हाला.

त्यानंतर आपल्याला रक्कम टाकावी लागेल. जसे की समजा तुम्हाला दोन हजार रुपये टाकायचे.

दोन हजार रुपये रक्कम टाकल्यानंतर ते दोन हजार रुपये रक्कम टाकल्यानंतर मगपिन आधी टाकायचा. दोन हजार रुपये टाकायचे आणि इंटर मारायचं.

मग ते प्रोसेस करत आतमध्ये खडबड खडबड कडकड खडखळ आवाज येतो.एवढा आवाज येतो की असं वाटतंय दोन हजार टाकले की आता वीस हजार येतात की काय

कशाला एवढा आवाज करायला पाहिजे मशीन. मग शेवटी दोन हजार रुपये येतात आपल्या कडे. दोन हजार रुपये आले की लगेच काढून घ्यायचे. नाही तर वापस जातील ते.ए टी एम मध्ये

नाही नाही काढून घ्यायचे मग मोजायचे ना. तिथेच थोडी मोजताय तुम्ही.

मग ते पैसे मोजल्यानंतर आपले एटीम कार्ड ते आपला आपला काढून घ्यायचा.

आलका लक्षात. आणि मग ते एटीएम कीबोर्ड. वरचा जो कटला. पुढचा व्यवहार असेल तर कॅन्सल करायचा आणि एक्झिट व्हायचे त्याच्याव अहो एवढा काढायला घंटा भर जत्यात मग लाइन मध्ये थांबलेलं बरं की बँकेत नाही नाही नाही. घंटाभर कशाला लागेल. पाच मिनिटाचे काम नाही फक्त लोकं रांगेत उभे राहतात एवढेच.

पूर्वी ती नोटबंदी झाली होती आठवते का? त्यावेळेस सगळ्या कसे एटीएम कार्ड कडून आणली काय आम्हाला गरजच पडली नाही लाईन मध्ये लागायची हो तेव्हा मात्र पण क्रिटिकल सिच्युएशन होती. की म्हणून एवढ्या रांगा लागल्या होत्या. पण एटीएम मुळे वेळ, श्रम, पैसा यांची बचत होते.

कळलं काय? सामान्यपणे पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेत जावं लागते. बँकांमध्ये तुम्हाला तर माहितीए स्लीप भरण्यासाठी किती लांब रांगा लागलेल्या असतात. आव ते तुमच्याकडं नसती अवेलेबल कधीकधी. आम्हाला मग ते कोणत्यातरी ओळखीच्या माणसाला म्हणावं लागतंय बाबा ते भरायचंय आम्हाला भरून दे. पेन नसतो कधीकधी मग कोणी पेन देत नाही. मग घंटा भर त्यासाठी थांबा. पुन्हा ते पलीकडे तुमची ती पावती भरून दिल्यावर ते पलीकडे जाणार. पुन्हा मग ते आम्ही घेणार मग ते पैसे येणार किती कुटाणा ते.

बरं पुन्हा तुम्ही पैसे काढल्यानंतर पासबुका वर पुन्हा एन्ट्री करणार किती पैसे शिल्लक आहे किती नाही. त्याच्या ऐवजी तिथ एटीएम कार्डही मध्ये हि पण सोय असते कि तुम्हाला किती पैसे शिल्लक आहे. याच एक मिनी स्टेटमेंट येत.

नाही नाही नाही कसय माहितए आहे का तुम्ही जर एसबीआय मध्ये आला तर एसबीआय तुम्हाला पासबुक एन्ट्रीचसाठी सुद्धा वेगळं मशीन आहे.

त्या पासबुक एंट्री मशीनमध्ये टाकलं तर ते डायरेक्ट प्रिंट पण करून देत खळखळा खळखळा.

दोन मिनिटात पासबुक टाकायचं दुसऱ्या एटीएम मध्ये एटीएम कार्ड टाकतात तसं पासबुक तिथे ठेवायचं तिथे प्रिंट करून देतात. कोणाला सांगायची गरज नाही काही नाही काही नाही. आओ पण आपल्या शाखेत ती मशीन नाही आहे. आहे येणार आहे ते दुरुस्तीसाठी दिलंय

आणि ये टी एम मध्ये तुम्ही कधीही. ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे बे रात्री बे रात्री आता बँकेचं कसं दहा ते चार किंवा जे काही टाइमिंग अस आपली साडेचार वाजता बंद होऊन जाते. हा मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार आता कुठून पैसे मिळणार आपल्याला तसं नाही तर एटीएम मध्ये तुम्हाला एटीएम कधी कोणत्याही एटीएम मध्ये जा फक्त याच बँकेपास तिथल्या एटीएम मध्ये नाहीतर कुठेहि एसबीआयच्या जिथे एटीएम असेल किंवा दुसऱ्या बँकेचे जरी एटीएम असेल. तरी तुम्ही तिथ कधी रात्री अपरात्री पैसे काढू शकता. बरआहे राव हे कुठल्याही बँकेतला कुठल्या एटीएम मध्ये पैसे काढता येतात म्हणल्यावर बरंय सिस्टीम पासबूकला करायला पाहिजे खरं तर. हो बरोबर आणि त्यासाठी बँकेत जायची गरज नाही ना एटीएम मध्ये गेला सुट्टीचा दिवस असतो बँकेला कधी सुट्टी असते.

बर बर. चांगलंय कि राव हे मग शनिवारी सुट्टी असते तुम्हाला रविवारी सुट्टी असते शनिवार रविवार किती काम अडलेली असतात माझे पैसेच नाही मिळत. हो मग आता ते करू शकता तुम्ही आणि याच्या शिवाय मनी ट्रान्सफर सुद्धा करता येतं. म्हणजे एटीएम चा वापर करून तुम्ही दुसऱ्या एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर सुद्धा पैसे ट्रान्सफर करू शकता.

त्या मोबाईल मधून सुद्धा तुम्ही बँकेचे व्यवहार करू शकता.

पण त्यासाठी मात्र तुम्हाला एटीएम कार्ड ची गरज असेल कारण ते एटीएम कार्ड वर जे आकडे दिलेले असतात जो काय बारा अंकी सोळा अंकी नंबर दिला असेल तो आणि त्याचा एक सिव्हीव्ही नंबर असेल या सगळ्या गोष्टी मोबाईल बँकिंगसाठी तुम्हाला त्या टाकावे लागतील.

आलं का लक्षात आला आणि तेवढेच नाही तर बँकेच्या इतर सेवा म्हणजे जसं की पंतप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तुम्हाला चालू करायची असेल डेबिट कार्डची मर्यादा निश्चित करायची असेल. चेकबुक पाहिजे असेल तुम्हाला त्यासाठी काही अर्ज करायचा असेल त यागोष्टी सुद्धा तुम्ही मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून एटीएम कार्ड असेल तर करू शकता म्हणजे तिथल्या तिथे तुम्ही क्लिक केलं की लगेच रिक्वेस्ट बँकेला जाते आणि तुमचा चेकबुक येऊन जात

म्हणजे बँकेत जायची गरज नाही.आलं का लक्षात?

एवढेच नाही तर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग सुद्धा करू शकता. म्हणजे अमेझॉन फ्लिपकार्ट याच्या ई शॉपिंगच्या वेबसाईट आहेत त्याच्यावरून तुम्ही शॉपिंग पण करू शकता. आणि एटीएम कार्ड वरून डायरेक्ट पैसे भरू शकता एवढेच कशाला तुमचं बिल तुम्हाला जर एम एस सी बी त जायचं आहे बिल भरायचा आहे पाण्याचा बिल भरायचय विजेचा बिल भरायचा आहे.

विजेचं बिल भरायचय गॅसच भरायचय किंवा मोबाईलचा जरी पोस्टपेड प्रीपेड काय करायचं असेल ते सुद्धा तुम्ही एटीएम कार्डच्या माध्यमातून करू शकता. बर पोरं त्येच करतेत ना मग लाईटचा बिल आमचं पोर मोबाईल वरूनच भरतय हो मग काय तर.हल्ली ए टी एम कार्ड चा जगभरात वापर करता येत असल्यामुळे आपण कोणत्याही देशात जात असलं तरी आपल्याला या देशांमध्ये पैसे काढता येतात. म्हणजे एटीएम कार्डला कोणत्याही देशाच्या सीमेच्या बंधन नाही बर का! तुम्ही जगभरात कुठेही जाऊन काढू शकता. आरेवा! खरंच चांगलं झालं की हे तर हो याच्यामुळे बँकांचा ताण पण कमी झालाय बँकेमध्ये सध्या गर्दी होते त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण होताना दिसतात.

बर बर. चांगला आहे की मग हे पण एटीएम कार्ड वापरताना थोडी फार काळजी घ्या बरं का ! कि ते सुरक्षित ठेवा त्याचा पिन नंबर कोणाला देऊ नका त्याची माहिती कोणाला देऊ नका जरी तुम्हाला कोणी विचारलं कि पिन नंबर काय आहे? तुमचा एटीएम नंबर काय आहे ? तर अजिबात सांगायचं नाही.

हा आणि ती जी स्लिप मिळते ती पण कुठेही टाकू नका ती एटीएम मधून टाकून द्यायची तिथल्या तिथ जिथं स्लिप मिळेल ती.

आणि जर तुमचे एटीएम कार्ड हरवलं तर लगेच बँकेला कळवायचं जेणेकरून त्यांच्या कस्टंमर केअर कडून लोकं ते ब्लॉक करतील तुमचे एटीएम कार्ड.

तर अशाप्रकारे तुम्ही काळजी घेऊन तुम्ही एटीएम कार्ड व्यवस्थित वापरू शकता.

चालतंय मग आता उद्याच येतो बँकेत अन भरून टाकतो फॉर्म एटीएमचा.

धन्यवाद फारच चांगली माहिती दिली बघा साहेब